खूप झाड दाखवले आहेत आणि भिंत आहे ती --

खूप प्रमाणात इथे लोक दिसत आहेत तिथे झाडं बिल्डिंगा हे सगळं दिसत आहे.

फोटो वाटत आहे इथे थोडं थोडं हिरवळ आलेली आहे हा ही पूर्ण दगडाचा रिकामा वाटत आहे ही एक.